हा अ वंश परंपरेने चालत आलेला हा उत्सव आहे.

ही जी प्रतिमा आहे भगवान बुद्धाची आहे ती एका लेणीतली आहे ल एक पर्यटक स्थळ आहे लेणी त्या लेणी मधली ही बुद्ध बुद्ध ची प्रतिमा आहे.